त्या डॅम मध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचलेले आहे.

आणि त्या घराला खूप मोठा असा राजा महाराजा सारखा गेट आहे.

आणि त्या डॅम मध्ये भरपूर प्रमाणावर पाणी आहे आणि डॅम च्या साईड नी काही झाडे आहेत.

आणि बाथरूम मधले साबणाचे स्टॅन्ड शॉवर --

आणि या ठिकाणी भरपूर विद्यार्थी दिसत आहेत आणि बाहेर एक फोरव्हिलर दिसत आहे.

आणि त्या मशीनच्या मध्ये काही सामान बनत आहे.

आणि काही त्याच्या साईडने कनाती पण लावलेला आहे.

आणि या ठिकाणी काही स्पीकर ठेवलेले आहेत आणि काही मोठे स्पीकर आणि सी_सी_टी_व्ही --

या फोटो मध्ये एक टेबल आहे आणि टेबला वरती ठेवलेलं काळ्या कलर चं ताट आहे.